इश्युइंग एंड रिटर्निंग आ बुक वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत युजरची सर्व माहिती मिळवणे युजरला पुस्तक देणे पुस्तक परत घेणे आपण वापरणार आहोत उबंटु वर्जन 1204 नेटबीन्स इदे 73 जेडीके 17 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 210 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता
ह्या पाठासाठी तुम्हाला जावा सर्व्हलेट्स जेएसपीएस आणि इन्व्हेन्टरीज बनवून ती बघणे या चे प्राथमिक ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
मागील पाठात एडमिन सेक्शन कसा कार्य करतो ते पाहिले
या पाठात एडमिन सेक्शनमधे अधिक फंक्शनॅलिटीज समाविष्ट करू
ब्राऊजरवर जाऊ
एडमिन म्हणून लॉगिन करा
येथे एडमिन सेक्शन पेजमधे लिस्ट यूझर्स आणि checkoutरिटर्न बुक हे पर्याय आहेत
आता इदे वर जाऊ
adminsectionजेएसपी मधे आणखी दोन रेडिओ बटणे बघू शकतो
एक लिस्ट यूझर्स साठी आणि दुसरे checkoutरिटर्न बुक साठी
ब्राऊजरवर जा
लिस्ट यूझर्स रेडिओ बटणावर क्लिक करा
त्यामधे पहिले नाव आडनाव वय लिंग आणि युजरनेम ही माहिती आहे
आधीच्या दोन पर्यायांप्रमाणेच ह्या स्टेप्स आहेत
मागील पाठात त्या पाहिल्या आहेत
चेकआउट किंवा रिटर्न बुक पर्यायावर क्लिक करा
आपल्याला एक फॉर्म मिळेल जो चेकआउट तसेच रिटर्न बुक ची परवानगी देतो
त्यासाठीचा कोड बघू
त्यासाठी इदे वर जा
checkoutरिटर्न बुक वर क्लिक केले
म्हणजेच मेन्युसलेक्शन चेकआउटबुक लिस्ट बुक्स साठी केल्याप्रमाणेच या स्टेप्स आहेत
परंतु येथे रिक्वेस्टडिस्पॅचर द्वारे checkoutजेएसपी कडे रिक्वेस्ट पाठवत आहोत
आता चेकआउट डॉट जेएसपी वर जाऊ
हे पेज लिस्टबुक्स डॉट जेएसपी सारखेच आहे
फक्त येथे प्रत्येक पुस्तकापुढे रेडिओ बटण आहे
त्यामुळे ते पुस्तक checkoutरिटर्न करू शकू
आपल्याकडे युजरनेम फिल्ड आहे ज्यात पुस्तक चेकआउट करणा या युजरचे नाव लिहू शकतो
तसेच पुस्तकाची रिटर्न डेट सेट करण्यासाठी दाते फील्ड आहे
चालू तारखेपासून एक आठवड्यानंतरची रिटर्न डेट सेट केली आहे
हे कॅलेंडर क्लासद्वारे केले आहे
ह्या क्लासमधील अॅड फंक्शन दोन पॅरॅमीटर्स घेईल
पहिले म्हणजे वर्षाचा चालू दिवस
आणि दुसरे म्हणजे चालू दिवसात मिळवायचे एकूण दिवस
आपण सात दिवस मिळवत आहोत
आता फॉर्म एक्शन चेकआउटसर्वलेट आहे
ब्राऊजरवर जाऊ
बुकिड 1 वर क्लिक करा
आर्या हे युजरनेम टाईप करा
आजच्या तारखेपासून एक आठवड्यानंतरची रिटर्न डेट आहे
उपलब्ध प्रती 9 आहेत
चेकआउट बुक वर क्लिक करा
आपल्याला चेकआउट सक्सेस पेज मिळेल
एडमिन सेक्शन पेजवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
पुन्हा checkoutरिटर्न बुक वर क्लिक करा
उपलब्ध प्रतींची संख्या कमी होऊन 8 झाली आहे
त्यासाठीचा कोड पाहू
इदे वर जाऊ
checkoutservletजावा वर जा
आपण एरर्मस्ग्ज सूची सेट केलेली आहे
तसेच रिक्वेस्ट मधे एरर्मस्ग्ज सेट केलेले आहेत
आपल्याला रिक्वेस्ट कडून गेटपरामीटर द्वारे युजरनेम मिळेल
तसेच checkout book return book आणि बुक इद मिळेल
नंतर इद मधून इंटिजर असलेला बुकिड पार्स करू
आपण युजरनेम आणि बुक इद व्हॅलिडेट करू
तसेच Checkout book आणि Return Book ह्या दोघांची व्हॅल्यू नुल आहे का ते तपासू
नंतर त्यापैकी एखाद्याची व्हॅल्यू नुल नसल्यास येथे युझरेक्सिस्ट्स मेथडद्वारे सिस्टीममधे युजरची उपलब्धता तपासू
नंतर मेथडने दिलेली रिटर्न व्हॅल्यू युझरेक्सिस्ट्स व्हेरिएबलमधे संचित करू
आता ही मेथड काय करते ते पाहू
प्रथम टेबलमधे युजरनेम उपलब्ध आहे का ते तपासण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू
नंतर युझरेक्सिस्ट्स हे इंटिजर व्हेरिएबल 0 ने इनिशियलाईज करू
जरनेम उपलब्ध असेल तर युझरेक्सिस्ट्स एक वर सेट करू
नंतर युझरेक्सिस्ट्स ची व्हॅल्यू रिटर्न करू
मेथडने 0 ही व्हॅल्यू रिटर्न केली म्हणजे सिस्टीममधे युजर उपलब्ध नाही
अन्यथा युजर उपलब्ध असल्यास बुकलरेडीइश्युड मेथड कॉल करू
नंतर मेथडची रिटर्न व्हॅल्यू बुकिश्यूड मधे संचित करू
येथे तेच पुस्तक त्याच युजरने आधी घेतले आहे का ते तपासू
आता बुकलरेडीइश्युड मेथडवर जाऊ
येथे बुकलरेडीइश्युड हे इंटिजर व्हेरिएबल 0 वर सेट केले आहे
तीच बुकिड असणारे पुस्तक त्याच युजरने घेतले आहे का हे पाहणारी क्वेरी कार्यान्वित करू
आपल्याला चेकआउट टेबलमधून बुकिड मिळेल
बुकिड उपलब्ध असल्यास बुकलरेडीइश्युड हे व्हेरिएबल1 वर सेट होईल
नंतर बुकलरेडीइश्युड ची व्हॅल्यू रिटर्न करू
मेथडने 1 ही व्हॅल्यू रिटर्न केली म्हणजे ह्या युजरने आधीच हे पुस्तक घेतले आहे
ब्राऊजरवर जाऊ
आता त्याच युजर द्वारे तेच पुस्तक चेकआउट करण्याचा प्रयत्न करू
आर्या हे युजरनेम टाईप करा
बुकिड 1 रेडिओ बटणावर क्लिक करा
चेकआउट बुक वर क्लिक करा
आपल्याला ठे सामे यूझर हस अलरेडी बोरोवेड थिस बुक असा एरर मेसेज मिळेल
सिस्टीममधे युजर उपलब्ध असल्यास आणि checkout book ची व्हॅल्यू नुल नसल्यास checkoutमेथड कॉल करू
ह्या मेथडमधे काय करणार आहोत ते पाहू
येथे संबंधित इद साठी उपलब्ध प्रतींची संख्या मिळेल
हे आपल्याला बुक्स टेबलमधून मिळेल
नंतर उपलब्ध प्रतींची संख्या अवेलेबल कॉपीज ह्या व्हेरिएबलमधे संचित करू
अवेलेबल कॉपीज ची संख्या 0 पेक्षा जास्त आणि बुकिश्यूड 0 आहे का ते तपासू
रिक्वेस्ट द्वारे आपल्याला डेटिओफ्रेचर्न मिळेल जी रिटर्न्डेट मधे संचित करू
नंतर इन्सर्टिंटोचेकआउट कॉल करू
इन्सर्टिंटोचेकआउट मेथड काय करते ते बघू
येथे book id युजरनेम आणि रिटर्न डेट चेकआउट टेबलमधे संचित करू
नंतर डिक्रिमेंट अवेलेबल कॉपीज ही मेथड कॉल करू
ही मेथड काय करते ते पाहू
येथे बुक्स टेबलमधून उपलब्ध प्रतींची संख्या 1 ने कमी करण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू
नंतर सेचेकआउटइंटरक्वेस्ट मेथड कॉल करू
ह्या मेथडवर जाऊ
ह्या मेथडमधे रिक्वेस्ट मधे चेकआउट अॅट्रिब्यूट सेट करू
नंतर ही रिक्वेस्ट आपण रिक्वेस्टडिस्पॅचर द्वारे successcheckoutजेएसपी कडे पाठवू
जर अवेलेबल कॉपीज बरोबर 0असेल तर थेरे आरे नो कॉपीज ओएफ ठे रिक्वेस्टेड बुक अवेलेबल असे दाखवू
आता सक्सेसचेकआउट डॉट जेएसपी वर जाऊ
प्रथम रिक्वेस्ट द्वारे चेकआउट अॅट्रिब्यूट मिळेल
नंतर यशस्वीरित्या चेकआउट केल्याचा मेसेज मिळेल
तुम्ही वेगवेगळ्या एरर्ससाठी सराव करून बघा
आता पुस्तक परत करू
त्यासाठी ब्राऊजर वर जाऊ
बुकिड 1 वर क्लिक करा
युजरनेम आर्या टाईप करा
रिटर्न बुक वर क्लिक करा
पुस्तक यशस्वीरित्या परत केल्याचा मेसेज मिळेल
आणखी एक checkoutरिटर्न साठी येथे क्लिक करा
आपण एडमिन सेक्शन पेज वर जाऊ
checkoutरिटर्न बुक वर क्लिक करा
उपलब्ध प्रतींची संख्या वाढलेली दिसेल
ह्याचा कोड पाहू
इदे वर जाऊ
चेकआउटसर्वलेट डॉट जावा उघडा
आपण तपासू युझरेक्सिस्ट्स 1 आणि return book इस नोट इक्वॉल टीओ नुल नसल्यास
रिटर्नबुक मेथड कॉल करू
ह्या मेथडवर जाऊ
येथे बुक इद साठी बुक्स टेबलमधून टोटलकॉपीज आणि अवेलेबल कॉपीज सिलेक्ट करू
टोटलकॉपीज आणि अवेलेबल कॉपीज अनुक्रमे टॉटकॉपीज आणि अवेलकॉपीज मधे संचित करू
नंतर उपलब्ध प्रती ह्या एकूण प्रतींपेक्षा जास्त आहेत का हे तपासू
ब्राऊजरवर जाऊ
आता अशा युजरद्वारे पुस्तक परत करणार आहोत जे त्याने घेतलेच नव्हते
मधुसेईन हे युजरनेम द्या
बुक इद 1 वर क्लिक करा
नंतर रिटर्न बुक वर क्लिक करा
ठे गिव्हन यूझर हस नोट बोरोवेड थिस बुक
असा एरर मेसेज दिसेल
इदे वर जाऊ
येथे बुकिश्यूड 1 आहे का ते तपासू
नंतर रिमूव्हफ्रॉमचेकआउट मेथड कॉल करू
मेथडवर जाऊ
येथे चेकआउट टेबल मधून परत केलेल्या पुस्तकाची नोंद काढून टाकण्यासाठी ही क्वेरी कार्यान्वित करू
इन्क्रिमेंटवेलेबलकॉपीज ही मेथड कॉल करू
ह्या मेथडवर जाऊ
येथे उपलब्ध प्रती 1 ने वाढवत आहोत
बुक्स टेबल अपडेट करण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू
नंतर सेट्रेचरनिंटरक्वेस्ट मेथड कॉल करू
त्या मेथडवर जाऊ
येथे रिक्वेस्ट मधे रिटर्नबुक अॅट्रिब्यूट सेट केले आहे
नंतर रिक्वेस्टडिस्पॅचर द्वारे सक्सेसरेटर्न पेज कडे पाठवणार आहोत
सक्सेसरेटर्न पेज हे सक्सेसचेकआउट पेजप्रमाणेच आहे
आता ब्राऊजरवर जाऊन लॉगिन पेजवर जा
येथे व्हिझिटर्स होम पेज ची लिंक बघू शकतो
आपल्याला उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची यादी मिळालेली आहे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे
त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे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
सहभागासाठी धन्यवाद